सुंदर असे प्रवेशद्वार सजविलेले आहे तसेच इथे पांढऱ्या रंगाचे लाईट लावलेले दिसत आहे.

मैदानाच्या कडेला बसण्यासाठी सीट आहे तसेच आजूबाजूला हिरव्या रंगाची झाडे दिसत आहेत आकाश दिसत आहे ते आकाश निळ्या रंगाचे आ--

दृश्यात आपल्याला असे बघायला मिळते की इथे एक मंदिर आहे ते मंदीर मोठे आहे मंदिराला एक सुंदर अशी कमान आहे कमानी समोर एक रस्ता दिसत आहे.

व आजुबाजुला सपाट छोटेसे मैदान आहे. त्यावर हिरव्या रंगाचे गवत उगवले आहे मंदिराच्या आजुबाजुला हिरव्या रंगाचे झाड आहेत तसेच आकाश दिसत आहे.

हे फुले पांढऱ्या व लाल रंगाचे तसेच मध्ये मध्ये पिवळ्या रंगाचे दिसत आहेत आजूबाजूला हिरव्या रंगाची झाडे दिसत आहेत इथे पांढऱ्या रंगाचे लाईट लावलेले दिसत आहे.

दृश्यात आपल्याला असे बघायला मिळते की इथे एका सपाट जागेवर काही बस दिसत आहे. या बस निळ्या रंगाच्या आहेत तर काळ्या रंगाच्या आहे इथे काही माणस दिसत आहेत. बाजुला पांढऱ्या रंगाच्या लाईट लावलेले आहेत तसेच आजुबाजुला काही इमारती दिसत आहेत.

दुकाना मध्ये वेग वेगळ्या सामान दिसत आहे पांढऱ्या रंगाच लाईट लावलेला दिसत आहे दुकानाच्या बाहेर ट्रे दिसत आहेत ते ट्रे लाल व पिवळ्या रंगाचे आहेत तसेच काही बकेट दिसत आहेत.

त्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर पायऱ्या दिसत आहेत तसेच एक कंपाउंड आहे कंपाउंड ला काळ्या रंगाचे गेट आहे ते गेट लोखंडी आहे गेट च्या एका बाजूला भिंतीवरती एक देवाची मूर्ती लावलेली आहे.

आपल्याला असे बघायला मिळते की इथे मोठा सभागृह आहे या सभागृहात पांढऱ्या रंगांचे लाईट लावलेली दिसत आहेत.

या मैदानावरती काही मुले खेळत आहेत त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातले आहेत आजूबाजूला कंपाउंड आहे तसेच हिरव्या रंगाचे झाडे दिसत आहेत काही टॉवर दिसत आहेत व निळ्या रंगाचे आकाश दिसत आहे.

या दृश्यात आपल्याला असे बघायला मिळते की ते एक छोटा रस्ता आहे रस्त्याच्या कडेला काही गाड्या उभे आहेत त्या गाड्या चार चाकी आहेत त्या गाड्यांचा रंग पांढरा व राखाडी आहे तसेच या गाड्यांच्या बाजूला काही हिरव्या रंगाची झाडे दिसत आहेत आकाश दिसत आहे.

दृष्याला आपल्याला बागायला मिळते की इथे रास्ता आहे काही गाड्या उभ्या आहेत त्या गाड्या चार चाकी आहेत काही गाड्या पांढऱ्या रंगाच्या आहेत या रस्तेच्या कडेला ईमारती आहे त्या इमारतीला खूप खोल्या आहेत.